दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज एकशे वीस decibel, motor cycle, scooter चा आवाज एंशी ते चौऱ्यांनव decibel, truck चा आवाज नव्वद decibel लहान प्रवासी गाडीचा आवाज एकोणएंशी decibel, वरातीतील वाद्यांचा आवाज एंशी ते नव्वद decibel, ढगांचा गडगडाट, विजेचा आवाज एकशे चाळीस decibel असतो. विमाने क्षेपणास्त्रांचा आवाज सर्वाधिक म्हणजे एकशे साठ ते एकशे एंशी decibel आणि औद्योगिक क्षेत्रातील आवाजाची तीव्रता शंभर ते एकशे वीस decibel असते. शंभर decibel पेक्षा जास्तीत जास्त तीव्रतेचा आवाज सतत ऐकल्याने बहिरेपणा येतो. एका प्रयोगात भांड्याच्या कारखान्याजवळ तीव्र ध्वनीमुळे झोपडपट्ट्यात जन्मणारी मुले बहिरी झाल्याचे आढळते. बहिरी झाल्याचे आढळते. तर मग अशा प्रकारे आपण पाहिले की कोणकोणत्या decibel decibel हे ध्वनीप्रदूषणाचे ध्वनी मोजण्याचे एकक आहे.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 उद्योग क्षेत्रातील यंत्रांचे आवाज ध्वनीप्रदूषण करतात. स्वयंचलित वाहने, विमाने, rocket, truck, lorry, car, tractor, scooter, rikshaw,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

मोठी ध्वनी निर्माण होतात. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, नर्तनगृहे, circus इत्यादी पासून ध्वनी प्रदूषण होते. बाजारपेठात विक्रेत्यांकडून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 ज्वालामुखीचा उद्रेक, सागरी लाटांचे आवाज इत्यादीमुळे ध्वनीप्रदूषण होते. इमारतींच्या वरच्या मजल्यावरील ठकठक पावलांचे आवाज इत्यादी ध्वनीप्रदूषण करतात. तर हे पाहिले आपण ध्वनीप्रदूषणाचे स्त्रोत.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 ध्वनीप्रदूषणाचे परिणाम काय होतात? तर ध्वनीप्रदूषणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते, चिडखोरपणा वाढतो, निद्रानाश, अपचन, दुर्बलता निर्माण होते.

अस्वस्थतेतून डोकेदुखी, मळमळ निर्माण होते. शांतता मिळत नाही. दमा, विस्मरण, बुद्धीभ्रंश इत्यादी व्याधी लागतात. अतिकर्कश आवाजामुळे कामगारांच्या हातून चुका होऊन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 ध्वनीप्रदूषणाचा परिणाम हा मानवांवर तसेच इतर प्राण्यांवरही होत असतो. रस्त्यांवरील ध्वनीप्रदूषणामुळे, वर्दळीमुळे संवाद करणे अवघड होते. गोंगाटामुळे पक्षी, प्राणी इतर स्थलांतर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 सन, उत्सव, समारंभ, यात्रा, धार्मिक विधी, विवाह यांच्या ध्वनिवर्धक म्हणजेच loud speaker यांचा वापर केल्याने कर्कश स्वरूपात ध्वनीप्रदूषण होतो. तेव्हा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

क्षेत्रात सर्वात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड व जोपासना करावी. वृक्षांच्या पानांमुळे ध्वनीची तीव्रता कमी होते. ध्वनीप्रदूषण विषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे वर्दळीच्या रस्त्यांवर घरांची रस्त्याच्या पातळीपेक्षा उंच बांधावेत. सार्वजनिक उत्सवात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा कराव्या. इमारतींना ध्वनिरोधक पडदे लावावेत.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 यंत्र चालणेसाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा, gas यांचा वापर करावा. ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी सर्वप्रसार माध्यमांन्वये जनजागृती करून त्याचे भीषण रूप स्पष्ट करावीत व त्यावरील उपाय सांगावेत.

आपल्या मानसिक आरोग्यावर, आपल्या शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम कसा होतो? याची माहिती आपण घेतली. आणि या माहितीने आपण नक्कीच ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न कराल. धन्यवाद.

बोला काय म्हणता अं काही नाही ते एकदम मस्त गल्ली मध्ये बसलो होतो ते जुण्या आठवणी ताज्या जाल्यात म्हटलं करुयात आपल्या मित्राला call अच्छा

मी पण गल्ली मध्येच मस्त cricket चालु आहे अच्छा अच्छा गल्ली cricket चालू आहे का तुमचा कडे पण

कोणाचं किती कोणाचं किती

तुम्ही नाई खेडत ball bat नाय ball bat खेळायचे दिवस गेले हम्म अच्छा अच्छा आता pitcha वर उतरून direct

आता गल्ली cricket

हां तेच कस बाहेर कस लोक जास्त असतात ना ते बाहेर खेळता नाही येत वाटतआता त्या पेक्षा room मध्ये आपल आपल खेळायच मग कस लोकांना पण कळत नाही काय नाही गल्ली cricket खेळ्यावर लोक आपल्याला लहान समजतात

हम्म त्या मुळे आता room मध्ये खेळल्यावर पडत नाही काय नाय हम्म मस्त helmet वगैरे सगळ असतं

हो city वगैर सगळं म्हणजे कस अपल्यालाआवश्यक आसत त मग पुढे जाऊन problem होतो ते बरोबर आहे तुमच हा हम्म helmet राहील म्हणजे कस की म्हणजे काय विषय होत नाय अवघड होत नाय

बरोबर बोलात कस helmet असत ना म्हणजे safety ईतकी जास्त होऊन जा हम्म म्हणजे समोरून ball पडला आणी इथे मग pitch वरती पाणी बंद पडल तर आपल्याला कस helmet आसल्यावर आपल्याला पाणी वगैरे लागत नाही समोरच्याला पण लागत नाही हान म्हणजे ते आपले आपण हो हो

हो बरोबर आहे अं घात होतात म्हणजे पुढे काय तरी हम्म आपण आपात्कालीन साठी तशे काही काही वेडेस sir अं वापरायलाच पाहिजे पाहिजे helmet वगैरे आता मजा कडे त्या दिवशी मी दोन helmet घेतले होते त मंग मजा एक मित्र म्हणत होता की यार मला पन अं ball bat खेडायच आहे म्हणे तर मग मला दे म्हणे म्हंटल का रे तर मग तो काय बोला मला की काय नाय म्हणे room ला अस पण कोणी नाही म्हणे room ला जाऊन ball bat वगैरे खेळतो आणि मी तो तेवढाच time pass होऊन जाईल तेवढच मन चांगल होऊन जाईल म्हणे म्हटल ठीक आहे म्हटल मग अं मजा बरोबर चे दोन helmet देऊन दिले तो room ला गेला मग त्याचा त्याने काय केल त्याच मला नाही माहिती का helmet आशेच ठेवून दिलेत side ला घालून फिरला का काय ते पण नाही माहित हा हम्म तुम्हाला काय सांगितल का त्यानी खेडला कि नाही नाय मला फक्त बोला की ते helmet च मी घेऊन गेलो होतो

मी खेळों थोडा काय खेळा काय काय केला काय माहित हां पण तुम्हाला विश्वास होतो का तो खेळा असेल अस काय काय तुम्हाला वाटतो का अस के विश्वास आहे तुम्हाला कि खेळा असेल मला तर वाटत खेळा असेल खेळा असेल खेळा असेल

हो cricketer खूप हो तुम्हाला ला एक किसा सांगतो मी आमचा room चा आधी चा आम्ही सोबत राहायचो ना इकडे आपल ते आधीची room होती आपली कर्वे नगरची आपल mmcacollage च्या बाजूला हा तेथे काय होत अं तेथें म्हणजे कमीत कमी किती players आले होते त्या दिवशी एक दोन तीन चार पाच अशे couple couples ने players आले ते तीन ते चार couples आले होते भवतेक अशे players म्हणजे

कृष्णा आणि कोण तरी होत भवतेक तो येस होता भावतेक तेव्हा हा हा हा तेव्हा ते मध्ये झोपले होते आणि आम्ही बाहेर झोपलो होतो single लोक होतो ते आम्हाला खेडायच न्हवत cricket वगैरे आम्हाला interest च न्हवता त्या गोष्टी मध्ये बाहेर झोपलो होतो

अं आज ना म्हणे मी हां हम काय म्हणतो आपण ते हां तीकडचे तेच मध्ये बरोबर मी bat देणारच म्हणतंयसा हाता मध्ये म्हणजे back side ने bat आच्छा म्हटलं ठीक ए ठीक ए अं सहा वाजता झोप म्हंटल मस्त मला पण झोपू दे म्हंटल मग मी पण झोपलो

अं मला सांग तू म्हणजे मी तुला काल सांगितलं होता ना मधे रात्री कि मी gloves मध्ये bat देणार म्हणे आम्ही जो हासलोय त्या वर इतक्या जोर जोराने आरो बाप हा काय बोलतोय म्हंटलं त्याला मी पूर्ण विचारलं sir हा बोला अं हा हा हा हम्म आता मग मी त्याला पूर्ण विचारला म्हंटलं कि कसा काय र म्हंटल काय म्हणजे कोणती strategy use केली तू आपण आसत ना एक युक्ती बनवून ठेवतो लढण्याची लढण्यासाठी हो ना हां त मग त्याने एक युक्ती बनवली कि म्हणे आता keeper आता त्या side ला तोंड करून उभा होता म्हणजे आस कारण की ते न वेगळच काही तरी होतं झोपलेला होता तो भवतेक थोड्या वेळा साठी मग ह्याने काय केला keeper चे gloves होते ना मग ते हाडुच का ना ते खाली सरकवून ठेवले होते आणि मग ह्याने bat होती ह्याचा एका कडे बरोबर त्याने bat घेतली आणि हडुचकन त्या gloves मध्ये direct टाकून दिला होता म्हणजे keeper पण out जाला होता पन keeper ला लागल होता keeper आसा जोराने आर उड्डी मारली होते medium size मध्ये ऐ आस नासत खेडायच म्हणे अस काही तारे बोला होता

हां आछ हो असं सांगितलं होता त्याने चांगला खेळतो मग cricket तो हा

अह ऐ बी डेवी डेव्हिलर चा fan आहे तो हो ऐ बी डेव्हिरस चा fan आहे पूर्ण three sixty मध्ये खेडतो तो तीनशे साठ हो तुम्ही एक वेडा विचारा त्याला हो त्यांनी सांगितलं ते मला त्या दिवशी च हं तो कसा cricket खेळा काय हो हो हा न अजून खूप काही गोष्टी आहेत त्याचा त्या तुम्हाला पण सांगितल्या नाही

मी तेच बोलो त्याला कि खूप चांगल्या प्रकारे खेळा तू तुला award दयायला पाहिजे

आरामात खेडु शकतो sir तो मस्त

जाडी का हो ते गली मध्ये होती ना एक ते world cup वरच होता ते त्यांचं म्हणजे छोट तेव्हा ते world cup ची trophy त्याचा नावा वेळ जाली sir अं आच्छा हं म्हणजे ते त्याचा साठी world cup जिंक्यण्या पेक्षा पण जास्त काम होत ते चांगली प्रगती करतायेत म्हणायचे हो प्रगती चांगली करतोय मांगे असं ऐकण्यत आल होता की आता दुसरा world cup होता म्हणे त मंग तेव्हा थोड काही तरी अं बोला बोली जाली का काय त्यांची काय माहिती world cup मध्ये काही तरी भांडण जाली होती भवतेक ते काय जाल आता ते विचाराव लागेल world cup परत जाला कि नाही सुरु का बंद च पडला हो ना हो ना ती trophy पण कुठ कुठ दिसते मला आता तुम्हाला काय सांगू मला अं त्या दिवशी जेव्हा मी पाणी पुरी खायला खाली गेलो होतो ना आणि नीरज मला call केला कि तू पाणी पुरी खातोय म्हंटलं हो त्याचा दिवशी माला पन ती trophy दिसली होती world cup तिकड फिरताना एक अं मित्र घेऊन गेला होता कुठ तरी मंग त्याला सांगितलं हा

म्हणजे किती वर्षाच अं तपस्या होते कि कि बाबा trophy भेटायलाच पाहिजे ती शेवटी झालीच मंजूर चला sir बोलूया नंतर थोड्या अं हां चालेल चल हॅलो

काय म्हणती

हो

तू गुगल वर काय सर्च करतो का

गुगल वर काय सर्च कर काय बी असं का बर बर

आपल्या काय साठी काय बोलायला लावलाय कळलं तुला दहा मिनिट राहिलेयत

वाट बा मला पण तसच

अर मंग यायचं कि इथं अह लय लांब बाबा आपल्या ह्या पासून पोरं म्हणत्यात तुम्हीही तिकडेच राहा अन रुमाही तिकडच ठेवा हॅलो

ही काय

अरे दिलेत का म्हणलं काय आ अर पण जायचं कस जातानी ते गेलेत का तशेच

आपण फोन लावू त्यांना ते म्हटले फोन लावा

आपुन लावू फोन

जिंदगी आठ मिनिट आठ तासाचा खेळ हे सगळा अरे पण ते सोडून गेलं का आपल्याला

सोडूनच गेले ना

तू त्यांना खायला सांगितलं का ते

नुसतं खायला आणायला गेलेत बाबा मंग काय टेन्शन नाही तुझ्याकडे किती दिल्यात

तुझ्याकडे दिलेत ते म्हणे मला आत्ता

अरे ते म्हणे रे हम्म तुझ्या मित्राकडे दिलेत म्हणे पैसे कोण म्हणलं

तेच ना रे दीपक

तुझ्याकडे दिले म्हणे रे ते मला तर मला तर म्हणले बा त्याकडे देऊ का मी म्हणलं द्या मज्याकडं नाय दिले तूज्याकडं दिलेलं दिसत्यात बर जाऊंदे ते पैशाच नाय र तूज्याकडं दिले असतील गोप्या खोटं नको बोलू ए आयघाल्या मजाक चा टाईम नाय बर का ह्यो अन बुल्ल्या तू थांब तू मजाक करू नको दहा मिनिटं थांब बोलू आपण काय ते